नवरदेव आणि नवरीचे खूप सुंदर फोटो लावलेले आहे.

त्याच्यात अ पांढरे आणि निळ्या कलरचे बलून लावलेले आहेत.

खाली छोटी मूर्ती ठेवलेली आहे दोन बाजूला फ्लॉवर्स ठेवलेले आहेत.

अ सगळ्या महिलांच्या डोक्यावर पदर आहे.

हे मॅकडोनाल्ड च कॅफे आहे त्याच्या उजव्या बाजूला वेगळ काऊंटर आहे आणि डाव्या बाजूला पिझ्झा हट च वेगळ काऊंटर आहे.

ही एक रूम आहे ह्या रूम ला चार भिंती आहे एका भिंतीला तीन रोव मध्ये खूप सारे पडदे ठेवलेले आहे.

ह्या नाव मध्ये मोठ एक जाळ आहे मच्छी पकडण्यासाठी दोन्ही व्यक्ति आपल्या कच्छानी नाव चालवत आहेत आणि सायंकाळ ची वेळ आ--

हे एक फार्म हाऊस आहे त्यात एक स्विमिंग फूल आहे.

हे एक रस्त्याच चित्र आहे रस्त्याने दोन फोर व्हीलर जात आहे मध्यंतरी एक टू व्हीलर आहे.

बाजूला खूप सारे झाडे आहेत आणि झाडावरुन गेलेले--

तेच्या डाव्या बाजूला एक ऑटो जात आहे एक लाल कलरचा --

एक माणूस मच्छी घेत आहे.

इथे एक नर्स एका काऊंटर वर उभी आहे आपले काम सांभाळत आहे एक नर्स उभी आहे एक स्ट्रेचर आहे.